हे एक कॉलेज आहे इथे लोक मुलं शिकायला येतात हे फार मोठं कॉलेज आहे हे फेमस कॉलेज आहे आणि मुलं इथे येऊन ग्रॅजुएशन हे ते सगळं शिकतात.

हे शॉपिंग मॉल आहे इथे मोठ्या प्रमाणात निरनिराळी दुकान आहेत मग निरनिराळे वस्तू मिळतात.

आहे त्यामुळे आधी अअअ आसपासच्या लोकांची लोकसभेत --

हि बुद्धा ची मूर्ती आहे.

बाहेरचे पुष्कळ दुरून दुरून लोक येतात आणि आपले बुक खरेदी करतात आपल्या मुलांकरिता स्वतःकरीता लागणारे बुक्स वह्या नोट बुक्स --

आणि लहान मुलांनासुद्धा आणतात त्यामुळे त्यांचा टाइम इथे कसा जातो त्यांना कळत --

डेकोरेटिव्ह दुकान आहे आणि खुर्च्या सुद्धा व्यवस्थित आहे आणि आरामशीर खुर्च्या आहे.

हे जि.एस.टी. भवन आहे इथे लाइटिंग वाल्याच्या लाइटिंग लावलेली जि.एस.टी. --